C प्रोग्राम च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत
C मध्ये प्रोग्राम लिहिणे
तो कंपाइल करणे
व एक्झिक्युट करणे
आपण कॉमन एरर्स आणि त्यावरील सॉल्युशन्स सुध्दा बघू
उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम 1110 आणि G कंपाइलर चे व्हर्शन 452 वापरू
ट्युटोरियलच्या सरावासाठी तुम्हाला उबुंटू ओएस आणि एडिटर ची माहिती असणे आवश्यक आहे
व्हिम आणि गेडीत हे एडिटर्स आहेत
येथे आपणgedit वापरू
संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या वेबसाईट वर बघू शकता
उदाहरणाच्या सहाय्याने C प्रोग्राम कसा लिहायचा ते पाहू
Ctrl Alt आणि टीटी बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा
टेक्स्ट एडिटर उघडण्यासाठी प्रॉम्प्ट वर लिहा
गेडीत स्पेस तल्क डॉट सीपीपी स्पेस एम्परसँड
एम्परसँड promptला मुक्त करण्यास वापरतात
C फाइल्स चे एक्सटेन्शन cpp असे असते
एंटर दाबा
टेक्स्ट एडिटर उघडेल
प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा
डबल स्लॅश स्पेस टाईप करा माय फर्स्ट C प्रोग्राम ओळीस कमेंट देण्यास डबल स्लॅश वापरतात
प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो
हे डॉक्युमेंटेशन साठी उपयोगी पडते
त्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात
डबल स्लॅश ला सिंगल लाईन कमेंट म्हणतात
एंटर दाबा
हॅश include स्पेस ओपनिंग एंगल ब्रॅकेट क्लोजिंग एंगल ब्रॅकेट टाईप करा
प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे
कंसात आयोस्ट्रीम असे टाईप करा
आयोस्ट्रीम ही हेडर फाइल आहे
ह्या फाईलमध्ये C मधील स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन्स स्पष्ट केलेली असतात
एंटर दाबा
टाईप करा
यूझिंग स्पेस नेमस्पेस स्पेस एसटीडी सेमिकोलॉन
यूझिंग स्टेटमेंट compilerला सांगते की आपण एसटीडी नेमस्पेस वापरणार आहोत
नेमस्पेस मुळे समान नावांचा संभ्रम टाळता येतो
आयडेंटिफायर्स च्या नावांचे स्थानिकीकरण केले जाते
त्यांचे प्रभाव क्षेत्र ठरवून घोषित केले जाते
नेमस्पेस मध्ये डिफाईन केलेल्या सर्व गोष्टींचा स्कोप नेमस्पेस ने निश्चित होतो
येथे stdही namespaceअसून त्यात संपूर्ण स्टँडर्ड C लायब्ररी घोषित आहे
एंटर दाबा
टाईप करा
इंट स्पेस मेन ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट
मेन हे विशिष्ट फंक्शन आहे
प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो
ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट ला पॅरेंथेसिस म्हणतात
मेन पुढे पॅरेंथेसिस असणे म्हणजे मेन हे फंक्शन असल्याचे दाखवते
इंट मेन फंक्शन कुठेलही आर्ग्युमेंट घेत नाही
हे इंटिजर टाईपची व्हॅल्यू परत देते
दाता टाइप्स आपण दुस या ट्युटोरियलमध्ये पाहू
मेन फंक्शन बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडस बघू
प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन आवश्यक असते
पण एकापेक्षा अधिक मेन फंक्शन चालत नाहीत
नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात कंपाइलर ला सापडणार नाही
कंसाची रिकामी जोडी मेन फंक्शन मधे आर्ग्युमेंट नसल्याचे दाखवते
आर्ग्युमेंट्स बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू
प्रोग्राम मध्ये जाऊ
एंटर दाबा
ओपनिंग कर्ली ब्रेस टाईप करा
ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मेन फंक्शन ची सुरूवात दाखवते
क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट टाईप करा
क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मेन फंक्शन संपल्याचे दाखवते
आता ह्या कंसांमध्ये दोन वेळा एंटर दाबा
नंतर कर्सर एक ओळ वर न्या
इंडेंटेशन मुळे कोड सहज वाचता येतो
एरर्स ही पटकन सापडतात
येथे एक स्पेस द्या
टाईप करा
काउट स्पेस दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट काउट हे टर्मिनलवर आउटपुट प्रिंट करणारे C चे स्टँडर्ड फंक्शन आहे
कंसानंतर डबल कोट्स मध्ये लिहा
काउट फंक्शन्स मधील डबल quotesमधे असलेले काहीही प्रिंट केले जाते
आता कोट मधे तल्क टीओ आ टीचर बॅकस्लॅश n टाईप करा
बॅकस्लॅश न् n म्हणजे नवी ओळ
काउट फंक्शन कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल
सी स्टेटमेंट हे सेमिकोलॉन ने संपविणे आवश्यक आहे
ओळीच्या शेवटी सेमिकोलॉन टाईप करा
सेमिकोलॉन स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो
एंटर दाबा
रिटर्न स्पेस 0 आणि सेमिकोलॉन टाईप करा
ही ओळ इंटिजर झेरो देईल
या फंक्शन साठी इंटिजर व्हॅल्यू परत केली आहे कारण ह्या फंक्शन चा टाईप इंट आहे
फंक्शनमधील रिटर्न स्टेटमेंट कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते
रिटर्न्ड व्हॅल्यूज संबंधी दुस या ट्युटोरियलमध्ये पाहू
फाईल सावे करा
सेव्ह करणे ही चांगली सवय आहे
वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते
प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते
प्रोग्रॅम कंपाइल करू
त्यासाठी टर्मिनलवर जाऊ
g स्पेस talkसीपीपी स्पेस हायफेन o स्पेस आउटपुट टाइप करा
C प्रोग्राम्स कंपाइल करण्यासाठी g कंपाइलर वापरतात
talkसीपीपी हे फाईलचे नाव आहे
o आउटपुट म्हणजे कार्यान्वित झालेले आऊटपुट ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे
एंटर दाबा
प्रोग्रॅम कंपाइल झालेला दिसेल
एलएस lrt टाईप केल्यावर सर्वात शेवटी आउटपुट ही फाईल तयार झालेली दिसेल
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी डॉट स्लॅश आउटपुट टाईप करा
एंटर दाबा
तल्क टीओ आ टीचर हे आऊटपुट दिसेल
कॉमन एरर्स पाहू
त्यासाठी एडिटरवर जाऊ
समजा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट देण्यास विसरलो आहोत
हे सेव्ह करा
एक्झिक्युट करण्यासाठी टर्मिनलवर जा
पूर्वी वापरलेल्या कमांडसच्या सहाय्याने कंपाइल आणि एक्झिक्युट करा
talkसीपीपी ह्या फाईलच्या सातव्या ओळीवर एरर मिळाली आहे
एक्सपेक्टेड कर्ली ब्रॅकेट अट ठे एंड ओएफ इनपुट
टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ
क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट हे मेन फंक्शनच्या शेवटी दिले आहे
ते पुन्हा टाईप करून सेव्ह करा
कार्यान्वित करा
अप एरो के दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो
ते आता मी केले आहे
आणखी एक एरर पाहू
टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ
समजा एसटीडी टाईप केले नाही
सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन compileकरा talkसीपीपी च्या तिस या व सहाव्या ओळीवर एरर मिळाली आहे
एक्सपेक्टेड आयडेंटिफायर बेफोर सेमिकोलॉन एंड काउट वास नोट डिक्लेअर्ड इन थिस स्कोप
काउट हे स्टँडर्ड C लायब्ररी फंक्शन आहे
संपूर्णC लायब्ररी फंक्शन हे एसटीडी नेमस्पेस खाली घोषित असते
म्हणून एरर मिळाली आहे
एरर दुरूस्त करू
टेक्स्ट एडिटर वर जाऊन तिस या ओळीवर एसटीडी टाईप करू
सेव्ह करा
compileकरा
हे कार्य करत आहे
पुन्हा स्लाईडसवर जाऊ
असाइनमेंट तुमचे आणि शहराचे नाव प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा
ह्यात सिंगल लाईन कमेंट वापरले आहेत
आता मल्टिलाईन कमेंट देण्याचा प्रयत्न करा
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद